पोस्ट व्हेरिएबल च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण getपीएचपी या फाईलमधील गेट व्हेरिएबलच्या ट्युटोरियलमध्ये वापरलेला कोड च येथे वापरणार आहोत
हा कोड समजण्यासाठी तुम्ही ते ट्युटोरियल पाहिले नसेल तर ते बघा
तुम्हाला या कोड बद्दल माहिती असेल तर उत्तमच
मला गेट ची फाईल मिळाली आहे
आता माझ्याकडे postपीएचपी ही नवी फाईल आहे
खरेतर आपल्याला येथे हे बदलून ते पोस्ट व्हेरिएबलच्या रूपात लिहायचे आहे
थोडक्यात मी या सर्व ठिकाणी पोस्ट लिहिणार आहे
येथे गेट एवजी पोस्ट टाईप करा म्हणजे हे कार्यान्वित होईल
आता आपण आपले पोस्ट चे पेज बघू या
आपल्याला येथे काही दिसत नाही
येथे प्रश्नचिन्ह ही दिसत नाही
येथे एलेक्स टाईप करून येथे क्लिक करा
काहीच रिस्पॉन्स दिसत नाही
कारण दुस या फाईलवर काम करताना त्यानुसार एक्शन मध्ये बदल आवश्यक असतो
आता हे रिफ्रेश करा
येथे एलेक्स असे दिसत आहे
बटणावर क्लिक केल्यानंतर हेल्लो एलेक्स असे दिसेल
आपण postपीएचपी मध्ये आहोत आणि येथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिसत नाही
येथे काही dataघेतला गेला आहे आणि तो postव्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आहे
पण तो युजरना का दिसत नाही
हे अतिशय हुशार आहे
येथे पासवर्ड असे टाईप करा
तसेच nameपुढेही पासवर्ड असे टाईप करा

आणि येथे थँक्स फोर यूर पासवर्ड असे एको करू या
आता तुम्हाला पासवर्ड फिल्ड दिसेल
आता येथे 123 पासवर्ड टाईप करून क्लिक हेरे बटण दाबा
थँक्स फोर यूर पासवर्ड असे एको झालेले दिसेल
हा स्टोअर झालेला पासवर्ड आपण हवा तेव्हा वापरू शकतो
येथे आपण थोडा बदल करू म्हणजे आपल्याला हे समजणे सोपे जाईल
रिफ्रेश करून दाता रिझेंड करा
123 असे टाईप करून क्लिक हेरे बटण दाबा
येथे काहीच दिसत नाही
आपण पुन्हा कोड तपासू या आणि आपल्याकडून झालेली चूक दुरूस्त करू या
पुन्हा 123 असे टाईप करून क्लिक करा
थँक्स फोर यूर पासवर्ड आणि पुढे पासवर्ड एको झालेला दिसेल
यावरून हे सिध्द होते की हे आपल्या पोस्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाले आहे
हे युजरला दिसत नसण्यामुळे उपयोगाचे आहे
हे blocksम्हणून दिसण्याला काहीच अर्थ नाही
कारण ते वाचता येत नाहीत
लोकांना तुमचा पासवर्ड दिसणे योग्य नाहीच
इतरांना तुमची इंटरनेट हिस्टरी अगदी सहजपणे बघता येऊ शकते
त्यात तुमचा पासवर्ड दिसल्यास तुमचे अकाऊंट लोक एक्सेस करतील
तुम्ही हा पोस्ट पाहू शकता
functionsसाठी मोठा दाता पाठवण्यासाठी वापरू शकता
उदाहरणार्थ खूप मोठा म्हणजेच 100 कॅरेक्टर्स पेक्षा मोठा passwordही येथे स्वीकारला जाईल
गेट व्हेरिएबलमध्ये मात्र 100 charactersची मर्यादा आहे
पोस्ट व्हेरिएबल खूप उपयोगी आहे
एखाद्या गोष्टीची तुलना करण्यास गेट व्हेरिएबल उपयोगी ठरते
कारण तुमचा दाता योग्य पध्दतीने पास होताना दिसतो
पोस्ट व्हेरिएबलचा फॉर्म सबमिट करण्याच्या प्रोजेक्टमध्ये खूप उपयोग होतो
आता आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत